जावा तील टाइप कन्व्हर्जन वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
यात शिकणार आहोत डेटा एका टाईपमधून दुस यात कन्व्हर्ट करणे
दोन प्रकारची कन्व्हर्जन्स इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट
स्ट्रिंग्ज चे नंबर्स मधे रूपांतर करणे
यासाठी वापरत आहोत उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 आपल्याला जावा तील दाता टाइप्स माहिती हवेत
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
टाइप कन्व्हर्जन म्हणजे डेटा एका डेटाटाईप मधून दुस यात कन्व्हर्ट करणे
ते कसे करायचे ते पाहू
इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
मी टाइपकनवर्जन क्लास बनवून त्यात मेन मेथड लिहिली आहे
काही व्हेरिएबल्स बनवू
इंट आ इक्वॉल टीओ 5 फ्लोट बी बी इक्वॉल टीओ आ मी दोन व्हेरिएबल्स बनवली आहेत
आ हे इंटिजर आणि बी हे फ्लोट आहे
इंटिजर व्हॅल्यू फ्लोट व्हेरिएबलमधे संचित करत आहोत
आता फ्लोट व्हेरिएबलमधे काय संचित आहे ते पाहू
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
इंटिजर 5 हे फ्लोट 50 मधे रूपांतरित झाले आहे
ह्या प्रकाराला इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणतात
नावाप्रमाणे व्हॅल्यू योग्य डेटाटाईप मधे आपोआप कन्व्हर्ट होते
ह्याच पध्दतीने फ्लोट व्हॅल्यू इंट मधे कन्व्हर्ट करू
येथील 5 काढून टाका
फ्लोट बी इक्वॉल टीओ 25एफ टाईप करा
बी व्हेरिएबल आ मधे संचित करून आ ची व्हॅल्यू प्रिंट करा
फाईल सेव्ह करा
आपल्याला ही एरर दिसेल
टाइप mismatch कॅनोट कन्व्हर्ट फ्रॉम फ्लोट टीओ इंट म्हणजे फक्त इंट चे फ्लोट मधे इम्प्लिसिट कन्व्हर्जन शक्य आहे
परंतु उलट शक्य नाही
फ्लोट चे इंट मधे रूपांतर करण्यासाठी एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरावे लागेल
कसे ते पाहू
हे आपण व्हेरिएबलच्या आधी पॅरेंथीसेस मधे इंट लिहून करू शकतो
हे स्टेटमेंट व्हेरिएबल बी मधील डेटा इंट डेटाटाईप मधे कन्व्हर्ट करून आ मधे संचित करेल
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
दिसेल की फ्लोट व्हॅल्यू इंट मधे कन्व्हर्ट झालेली आहे
डेटा टाईपला अनुरूप होण्यासाठी डेटा त्यानुसार बदलला गेला आहे
इंट डेटा फ्लोट मधे कन्व्हर्ट करण्यासाठी सुध्दा एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरू शकतो
मागील उदाहरण करून पाहू
इंट आ 5 फ्लोट बी बी आ systemoutप्रिंटलं आपण इंटिजर व्हॅल्यू फ्लोट मधे कन्व्हर्ट करण्यासाठी एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरत आहोत
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
दिसेल की इंट व्हॅल्यू ही फ्लोट वॅल्यू मधे कन्व्हर्ट झाली आहे
कॅरेक्टर व्हॅल्यू इंटिजर मधे कन्व्हर्ट करताना काय होते ते पाहू
इंट आ चार सी इक्वॉल टीओ सिंगल कोट्स मध्ये एम आ इक्वॉल टीओ सी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं एम हे कॅरेक्टर इंटिजर मधे कन्व्हर्ट करून ती व्हॅल्यू प्रिंट करत आहोत
सेव्ह करून कार्यान्वित करा
109 हे आऊटपुट दिसेल जी एम ची अस्की व्हॅल्यू आहे
म्हणजे चार व्हॅल्यू इंट मधे कन्व्हर्ट होतात तेव्हा त्याची अस्की व्हॅल्यू संचित होते
डिजिट घेऊन करून पाहू
चार सी सिंगल कोट्स मध्ये अंक 5 सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुट 53 आहे
जी कॅरेक्टर 5 ची अस्की व्हॅल्यू आहे
ही संख्या 5 नाही
संख्या मिळवण्यासाठी स्ट्रिंग वापरून ती इंटिजर मधे कन्व्हर्ट करावी लागेल
कसे ते पाहू
मेन फंक्शन मधील सर्व काढून टाका
टाईप करा
स्ट्रिंग शेट इक्वॉल टीओ डबल कोट्स मधे 6
ह्यात उंची स्ट्रिंग रूपात लिहिली आहे
इंट ह इक्वॉल टीओ एक्सप्लिसिट कन्व्हर्जन टीओ इंट ओएफ शेट आणि नंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं फाईल सेव्ह करा
6 व्हॅल्यू असलेले स्ट्रिंग व्हेरिएबल आहे आणि ते इंटिजर मधे कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत
पण एरर मिळाली आहे
कॅनोट कास्ट फ्रॉम स्ट्रिंग टीओ इंट
म्हणजेच स्ट्रिंग्ज कन्व्हर्ट करण्यासाठी इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट कन्व्हर्जन वापरू शकत नाही
हे वेगळ्या पध्दतीने केले जाते
कसे ते पाहू
इंट शेट काढून टाका आणि टाईप करा इंटिजर डॉट पार्सिंट कंसात शेट
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
व्हॅल्यू यशस्वीरित्या इंटिजर मधे कन्व्हर्ट झाली आहे
ह्यासाठी इंटिजर मॉड्युल मधील पार्सिंट मेथॉड वापरली आहे
संख्येत एकापेक्षा जास्त अंक असतील उदाहरणार्थ 6543 तर काय होते पाहू
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
दिसेल की स्ट्रिंग रूपातील अशी बहुअंकी संख्या सुध्दा यापध्दतीने इंटिजर मधे कन्व्हर्ट होते
जर स्ट्रिंग फ्लोटिंग पॉइंट नंबर असेल तर काय होते ते पाहू
6543 च्या जागी 6543 लिहू
म्हणजेच आपल्याजवळ स्ट्रिंग्ज मधे फ्लोटिंग पॉइंट नंबर आहे
जो आपण इंटिजर मधे कन्व्हर्ट करत आहोत
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला एरर मिळेल
कारण स्ट्रिंग मधे लिहिलेला फ्लोटिंग पॉइंट नंबर आपण इंटिजर मधे कन्व्हर्ट करू शकत नाही
आपल्याला तो फ्लोट मधे कन्व्हर्ट करावा लागेल
कसा ते पाहू प्रथम डेटा टाईप फ्लोट असावा लागेल दुसरे म्हणजे आपल्याला फ्लोट
पार्सफ्लोट मेथड वापरावी लागेल
फ्लोट क्लासची पार्सफ्लोट मेथड वापरून स्ट्रिंग मधे लिहिलेल्या फ्लोटिंग पॉइंट नंबर चे रूपांतर प्रत्यक्ष फ्लोटिंग पॉइंट नंबर मधे करत आहोत
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला दिसेल स्ट्रिंग मधे लिहिलेल्या फ्लोटिंग पॉइंट नंबर चे रूपांतर हे यशस्वीरित्या फ्लोटिंग पॉइंट नंबर मधे झाले आहे
अशाप्रकारे इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कन्व्हर्जन केले जाते
तसेच स्ट्रिंग्ज चे रूपांतर संख्येत केले जाते
हा पाठ येथे संपत आहे
यात शिकलो डेटा एका प्रकारातून दुस यात कन्व्हर्ट करणे
इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे काय
आणि स्ट्रिंग्ज चे रूपांतर संख्यांमधे करणे
असाईनमेंट
integerटॉस्ट्रिंग आणि floatटॉस्ट्रिंग विषयी माहिती वाचा
ते काय करतात ते सांगा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
सहभागासाठी धन्यवाद